हा अरे काय आता एफ वायला आहे का तू? हा आता एफ वायला आहे. तू काय करतोय रे?

मी मोजे कॉलेज मध्ये. मोजे कॉलेज

हा हा हा. अरे नाही मी पण होत तिथं मोजे कॉलेजला फर्स्ट इयर.

कॉलेजचे चांगले गेले अरे. काय अभ्यास नाही काही नाही. घर बसल्या पासिंग.

हा. आता असं वाटतंय कि खरंच टी वाय ला गेलेलो. मी पण बारावी एकदम अवघड मध्ये बारावी काढली. म्हणजे एकदम इझी मध्ये काढली बारावी. तेच कोविडमध्ये काय कळलंच नाही थर्ड इयर ला कधी पोहोचलो काय. आणि आता पेपर आलेत. आता डोकं आऊट झालं.

मग दिवाळीला कुठं गेला होता? कुठं हिंडला का नाही? नाही दिवाळीला कुठं. घरीच होतो. कुठं जातो? तू गेलता? आम्ही गेलेलो ना गडावर.

हा. ते पूर्ण गडावर गेलो होतो सगळे. हा हा हा चालतंय. काय मी इथं काय घरीच होतो. दिवाळी इथंच घरी. सगळं घरीच.

हा हा. फुटबॉल नाही ना. अरे नेमकं टीव्हीच खराब झालाय काय सांगू.

काल इतकी भारी मॅच होणार होती. काय टीव्हीच खराब झाला. काय मग कोण जिंकलं रे काल? हॅलो

आवाज यायला वाटतं रे. हा येतोय ना बोल ना. हा हा. मी म्हटलं काल कोण जिंकलं मॅच? अरे सौदी अरेबिया जिंकली.

एक अर्जेंटिना एक, सौदी अरेबिया दोन.

अरे मला पण बघायची होती राव. पण नाही बघता आली.

हा. ते अर्जेंटिना सोबत खूप तोडली.

आज काय आज आमची पण मॅच होती. आता क्रिकेटची मॅच होती. आलोय सकाळीच खेळलोय. आता डायरेक्ट उद्या परत मॅच आहे.

फुटबॉल आवडतो. चेस आवडतं का रे भाई तुला? चेस इतका नाही खेळत. पण खेळतो कधी कधी मुड आल्यावर. हा का. मी पण खेळतो.

हा ते चेसचं काय पार्टनर नसतो रे कोणी सोबत. आणि ते मोबाईल वरती खेळू नाही वाटत.

नाही रे ते आता काय लेक्चर वगैरे असते त्यामुळे ते जमतच नाही ऑनलाईन पण खेळायला. इनफॅक्ट मोबाईलच जास्त युज नाही होत. दिवसभर बाहेरच जातो.

मग टी वाय नंतर काय करणार भाई तू? टी वाय नंतर चालू आहे एम कॉम. एम कॉम सोबत सी एम ए चे देणार आहे पेपर.

हा बघू अजून टाइम आहे. म्हणलं आता जरा दोन वर्ष झालेलेत कॉलेज बंद आहे. थर्ड ईयर ला कॉलेजमध्ये गेलो ते पण एंडिंग एंडिंगला. म्हणलं आता थर्ड ईयर जरा एन्जॉय करू. मग करू बाकीचे सगळे कोर्स बिर्स. सही आहे सही आहे. एन्जॉय कर. मग बाकीचं

मी काही नाही. आता फर्स्ट ईयरचं बघतो आधी.

मग एमबीए करू. मग भाऊ शाळेबद्दल सांग ना. कुठल्या शाळेत होता तू? मी शाळेत कुठं, पहिली ते सातवी आमच्या इथंच होतो. घरासमोर. अ इथं. अरे मी विद्यानिकेतन चौदाला होतो. तू कुठं होता? मी पण विद्यानिकेतन चौदाला कोळेवाडीमध्ये होतो.

अरे ते शाळेच्या समोर तर माझं घर आहे राव. हा. आम्ही नाही का ते सूर्यनमस्कार मध्ये जिंकलो होतो लहानपणी. तेव्हा होता का रे तू?

सूर्यनमस्कारची नाही का आमची बॅच होती. त्याच्यात जिंकलो होतो तर महाराष्ट्र दर्शन सहल होती तेव्हा आम्हाला.

अरे यार मी पण होतो सूर्यनमस्कारमध्ये. मी पण आलतो ना. सात दिवस काहीतरी ट्रिप होती ना.

आपण ते एसटी ने गेलतो लाल परी ने.

अरे होतो कि मी तिथं. ते गुळवे सर. भोसले सर.

मॅडम ते. तू कधीच्या बॅचला होता तिथं?

ते झालं. मी काय तिथेच राहतोय. त्यामुळे मला काय सगळे शिक्षक लोकं रोजच भेटतात. मला नाही भेटत. आमच्या पण गोडसे मॅडम वगैरे लै चांगले होते शिक्षक. हा तेच. नाही, गोडसे मॅडम आहेत वाटतं. वाळके मॅडम वगैरे सोडून गेल्या.

हा तेच मग. ह्या वेळेस पुण्यात गेलता कि नाही आपलं फिरायला वगैरे गणपती दर्शन वगैरे. हा गेलेलो ना भाई. बरं झालं या वर्षी दोन पार दोन वर्षानंतर पार गणपती हे झाले पाहायला भेटले.

आम्ही तर भर पावसामध्ये गेलतो अरे. नेमकं आम्ही गेलो आणि त्या दिवशी आपले मुख्यमंत्री नाही का

हा ते आले होते त्या दिवशी. ते आम्हाला माहितीच नव्हतं येणार. आम्ही मग ते पोलीस आम्हाला साईडला असं हे करायला लागले. त्याच्यानंतर मग कळलं कि ते येणार आहेत.

नाही ना अरे. अरे नाही म्हणजे आम्ही मिरवणुकीला नव्हतो गेलो. म्हणजे मिरवणुकीच्या दिवशी एकदा गेलतो आणि असंच नाही मध्ये सगळं दर्शन घ्यायला एकदा गेलतो.

अरे काय सांगू, भर पावसात गेलो. जाताना भिजलो, दर्शन घेताना भिजलो, येताना भिजलो.

काय पण काय मजा आली ह्या वेळेस माहितीये का. काय दोन वर्षानंतर झाले आणि त्यात थोडे निर्बंध पण कमी केलेले. तेच ह्या वेळेसचे सगळेच सण भारी झालेत पुण्यातले. गणपती

माझी तर दिवाळीच भारी गेली माझी ह्यावेळेस. फिरायला पण लय गेलो. फटाके पण मस्त फोडले. एकदम लय भारी होते.

मला नाही जात आलं राव कुठं. फटाके वगैरे पण कमीच फोडले. ह्या वेळेस काय घरचे जरा लई काम होते. मग जाताच नाही आलं. आता जावं तर सकाळी थंडी वाजती दुपारी ऊन लागतंय.

मग काय त्यामुळे काय कुठं जात येत नाही. कॉलेज पण आहे त्यामुळं . तर काही कुठं जातच नाही सध्या. बघू जाऊ आपण एक दिवशी.

बाकी मस्त ह्यावेळेसचं जरा सण वगैरे सगळे भारी गेले. तेवढे तरी सण केले यावर्षी.

नाहीतर हे वर्ष असंच बोरिंग गेल असतं राव.

हा ना. काय हे कोविड नाईंटीन नंतर तरी जरा ह्या निर्बंध वगैरे हटवले. त्यामुळे जरा एन्जॉय करायला भेटलं. नाहीतर काय निर्बंध वगैरे लय कंटाळा आलता मोकार.

काय जाऊदे हम्म . मग आता काय तू थर्टी फर्स्टचा काय प्लॅन बिन काय आहे कि नाही? ए नाही रे बाबा. थर्टी फर्स्ट वगैरे तसं काही नाही करत आम्ही. आपण फक्त आपले सणच साजरे करतो.

अरे नाही आपलं दोन हजार बावीस जातंय हे कोविडचं वर्ष काहीतरी आपलं फिरायला बिरायला. ते म्हणतोय रे.

आपण नेक्स्ट लेव्हलचा नाही करायचं ते. बाटल्या बिट्ल्या घेऊन नाही बसायचं. पण थोडंसं नॉर्मल तरी.

तेच बघूया. या वेळेस पण चालू आहे थर्टी फर्स्टला कुठंतरी जायचंय ग्रुपमध्ये. पण बघू यार. ग्रुपमध्ये कुणाची कुणाची नाटकं असतात राव. एक जण म्हणतंय मला नाही यायचं, एक जण म्हणतंय माझ्या घरचे नाही सोडत.

बरं तुला आमच्या ट्रिपचा सांगतो. ट्रीपच्या वेळी काय झालं होतं.

पायथ्याला आधी नाश्ता केला सगळेजण बरं का. नाश्ता काय ठीक भेटला नाही. एवढा भारी नव्हता नाश्ता.

पण केला. त्याच्यानंतर मग ट्रॅकिंग केली. माहितीये ना

तिथं गेलो मग. आधी ट्रॅकिंग केली. लय फोटो काढले. सगळ्यात जास्त फोटो ते माहितीये ना फोटो एकदा चालू केले तर थांबत नाही. हा नाही थांबत बाबा. काय आणि ग्रुपमध्ये असलं का बाई माझा असा फोटो कधी तसा फोटो काढ.

आम्ही नेलेला कॅमेरा सोबत. आणि ह्या बया माहितीये ना तुला, महिला. त्यांनी सगळे फोटो ब्लर काढले. कॅमेरात फोटो ब्लर काढले.

कॅमेरा नेऊन फायदा काय झाला? तेच तर म्हणतोय. मग भावा फोटो काढले काढले. मग एकविरा ला जायचं होतं ना आम्हाला सगळ्यांना.

तसंच एकविरा ला जायचं होतं. दोन वाजले पार. कुणी हलायलाच तयार नाही तिकडून. मग त्यांना

सगळ्यांना ओरडू ओरडू खाली यायला लावलं. खाली बोलवायला लागलं. मग तेव्हा पार सगळे आले खाली. मग तिकडून एकवीराला गेलो.

एकविरा टेम्पलला. तिथून मग लय चढायचं होतं. मग वरती पर्यंत गेलो चढायला. मग तिथं नाही का असं दर्शन घ्यायला तर लय मोठी लाईन होती नाही का.

तिथून शेजारीच लेणी बघायला होती. आतमध्ये गेलो. लेण्या बिण्या बघितल्या. तिथंच फोटोशूट बिटोशूट केलं.

येता येता, खाली येता येता जे काही काही असेल ते प्रसाद वगैरे तिथलं खाल्लं. फळ वगैरे खाल्लं. तिकडं माकड वगैरे लय होते ते बघितले.

हा हा. कधी गेले होते तुम्ही? इथून किती वाजता निघले? इथून पार सकाळी निघलेलो आठ वाजता निघलो होतो. आणि येता येता मग नाही का पार साडे दहा झाले येता येता. सकाळी गेलो आम्ही पार.

नवं फळ होतं ते खाल्लं. फळ नवीनच होतं तिथं काहीतरी म्हणज याच्या आधी कधी खाल्लं नव्हतं फळ मी .

मग तिथून बोरं, काकडी, बोरं वगैरे ते खाल्ले. प्रसाद वगैरे घेतला.

काही. तिथून मग लय वेळ लागला राव खाली यायला. सगळे दमलो होतो.

रात्री तर काय झालं. जेव्हा रिटर्न येता येता जेवण करायचं होतं ना सगळ्यांना.

तर मग अर्धे जणं व्हेज होते त्याच्यामधी.

आणि बाकीचे नॉन व्हेजच खायचं म्हणत होते आम्हाला.

मग त्यांच्यासाठी एक सेपरेट हॉटेल हुडकायला लागलं. मग तिथं एक बाबा मग ते बनवून घेते. मग त्यांनी बनवलं बाबा सगळ्यांसाठी. ग्रुपमध्ये पोरी होत्या त्या पण व्हेज होत्या. आणि थोडी पोरं होती ती पण व्हेज होती. तर त्यांच्यासाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं काही जणांना आवडलं नाही तिखट होतं म्हणून म्हणजे व्हेज पण आवडलं आणि तिखट पण मग तरी काही जणांना आवडलं

ह्याच्यात तिखट लय आहे म्हणून नाही आवडलं म्हणले ते मला. खाल्लं मग ते सगळं. असं करतात ते व्हेज वाले. खाल्लं आणि मग दहा वाजले भाऊ यायला रिटर्न.

चालतंय. काय मग मजा अली असेल तिकडं. मजा आली भावा. लय मजा आली. ट्रॅकिंग करायला मजा आली. आणि तिकडं लय दिवसांनी हिंडायला गेलेलो ना. लय दिवसांनी गेलेलो फिरायला.

त्यावेळेस ऊन बिन काही नसेल ना? ऊन वगैरे होतं यार. हिवाळा असून पण एवढं जास्त ऊन होतं. दुपारच्या टायमाला ट्रॅकिंग होती ऍक्युरेट. हा काय आहे या वेळेस हिवाळाच उशिरा चालू झाला ना त्यामुळं. असं हिंडायला गेलो लय. वगैरे. पण असं ट्रिप नाही का, असं लय जणं होते क्लासचे होते. तेव्हा त्यामुळं तर अजूनच मजा आलेली.

हा हा. ते ग्रुप असल्यावर येती रे मजा.

लय लेट झालं. घरचे पण ओरडू लागले होते ना. नाही का. अरे एवढा वेळ काय करताय? एवढा वेळ थोडी असतो. एखाद्या वेळेस समजून घ्यायचं असतं म्हणलं घरच्यांना. घरचे पण काही काही लय येडे असते. सारखे पाच पाच मिनिटाला फोन करतात. कुठं आला? कुठं आला? मला तसं एवढं नाहीये. पण एकदम रात्र झाली तर मग त्यांना पण काळजी लागती ना रे. हा हा. ते आहे. तू राहतो कुठं रे? मी इथं कराडी मध्ये राहतो बघ. सात वस्तीमधी.

अरे मी तिथंच आहे. कोळेवाडी. आपली शाळा आहे ना.